विकासासाठी हे आवश्यक आहे त्यामुळे आपल्या भावी पिढ्यांसाठी त्याचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. आपण निसर्गाचा -हास करणे थांबवले पाहिजे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. जेणेकरून पृथ्वीवर सजीवांचे जीवन कायमस्वरूपी सुरक्षित राहील. पृथ्वीवरीलच काय सजीवच काय समुद्रातील समुद्रात सुद्धा आपण खूप घाण खूप वाईट प्रकारे प्रदूषण करत आहोत. त्यामुळे फटका बसत आहे. Picnic picnic ला गेलं तर तिथे वापरण्यात आलेली आहे plastic पिशव्या तिथे समुद्रात टाकले जात आहे यामुळे beach वरून अन्न आम्ही समजून खातात यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे आज जगातील सर्वात जास्त लोकांना जडलेला रोग म्हणजे मानसिक तणाव. सर्व लोक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मानसिक तणावाखाली आहेत. आणि निसर्ग हि एक अशी शक्ती आहे जिथे जाऊन आपण एक minute मध्ये तणावमुक्त होऊ शकतो. शरीरातून अनेक रोग नाहीसे करून टाकण्याची शक्ती निसर्गामध्ये आहे. हिरव्यागार निसर्गाकडे बघून ताण कमी कमी होते आणि हे दृश्य मानसिक शांती प्रदान करते.

माणसाने कधीही निसर्गाला हानी पोचवू नये. आजच्या माणसाला हे समजले आहे की निसर्गाने त्यानुसार वागले पाहिजे, ही सर्वात मोठी चूक आहे. आपण मानव,

चांगले अन्न आणि राहण्यासाठी घर दिले आहे जेणेकरुन माणूस चांगले जीवन जगू शकेल. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याने पर्यावरणीय संतुलनाला त्रास न देता या सुंदर निसर्गाचा आनंद घ्यावा. पर्यावरण आणि निसर्गाचा नाश रोखण्यासाठी आपण निसर्ग स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची गरज आहे. निसर्ग ही देवाची. एक सुंदर भेट आहे. आपण निसर्ग रक्षण पुढीलप्रमाणे करू शकतो. अधिकाधिक झाडे लावून मातीची धूप रोखता येते. मातीची धूप रोखून आम्ही निसर्गाचे सुंदर समुद्र, नद्या आणि ozone थर यांचे संरक्षण करू शकतो.

कोणाला तरी का

तेही सर्व कलासाठी आजचा तुमचा आणि माझा ही काल विज्ञानाचा आहे नुसत्याच ज्ञानाचा नाही बहुतीकाच्या विशेष ज्ञानाचा आहे विज्ञान आज म्हणतय अखंड आहे त्याला आदिही नाही अन अनंत हि नाही आणि मी तर गीतेत स्पष्ट आणि तेही केव्हाचाच म्हणालो मीच काल आहे स्पष्टच नाही काय तुमच्याशी मनमोकळ बोलण्याचा मला जसा काल अधिकार होता तसाच तो आज ही आहे उद्या हि राहील. थोडा शांत विचार करून बघा. हे नकीच तर अखंड काळाबरोबर अविरत पणे भोवतीचा जड आणि चैतन्यमय जीवन सतत बदलत आहे तरंगवाद हाच त्याचा स्थाही भाव आहे हा

पार रसातळा पर्यंत ही जाऊन पो मात्र वजन रहित ऊर्जेने व्यापलेला हे चैतन्य माये जीवन आनंद आहे, असीम आहे अखंड आणि चिरंतन आहे ते वाढ आणि विकास हीच त्याची लक्षण आहेत म्हणूनच बदलत्या जीवना बरोबर ते सर्व दूर समजून घेणारी भाषा ही आज बदलणार नाय का गीतेतील दहाव्या अध्यायात मी नाना परींनी विविध दाखल्या नि माझ्यातील श्रीकृष्ण म्हणजे कोण ते स्‍पष्‍ट म्हणलय तो समजून घेण्याची भाषा ही आज बदलणार नाही का? तर त्या बाधललेल्या भाषेतच तुमच्याशी आज मी बोलणार आहे

अक्षम्य वाटावी अशी स्नान मदनक गोपींची वस्त्र चोरणारा नटखट चोरटा म्हणून प्रथम गोपांचा आणि पुढे यादवांचा प्रमुख झालेल्या योद्धा म्हणून

द्रौपदी ला नेमक्या क्षणी लज्जा रक्षणा साठी वस्त्र पुरवणारा किमयादार म्हणून कि महाकाव्य महाभारताचा एक मेव कणा म्हणून की अठरा अश्विनी बलदंड योध्यांचा रुम्हर्शन प्राणांतक अनावष्यक समरखेल मांडणारा लहरी खेळगडी म्हणून त्याचा एकमेव नायक म्हणून मी हे बोलतोय या साठीच आज हे मी स्पष्ट आणि मनमोकळे पानांन बोलताना माझा एक आक्षेप आहे मला आस म्हणूनच तर सर्वानी आज वर स्वतहा पासून किती तरी योजना मला दूर दूर ठेवल काटाक्षाण आणि चतुर कवषल्यानं देव्हार्यात केवळ पुजून चालवावा असा नुसता देव करून ठेवलाय तुम्ही सर्वानी माझा मी विष्णू चा अवँश आहे हे एका पायावर मान्य करायला तुम्ही आनंदानी लगेच तयार होता आज अ ही आहात उद्या ही असाल शेकडो वर्ष मी आवर्जून सांगत आलोय मी औंश रूपानं तुम्हा प्रत्येकात नांदतो आहे ते मात्र अकलून घ्यायला तुमची मुळीच तयारी नाही खर सांगा

तुमचा मनाचा देव्हाऱ्यातील अच्युतच तुमच्याशी बोलतोय आस माना फार फार वर्ष झाले आपला सोमवार होऊन सुमारे पाच हजार ऊन ह ही अधिक वर्ष आता मनसोक्त मनमोकळ तर बोलच पाहिजे बोलायला मी तयार आहे आणि तुम्ही हि आयकायला उत्सुक आहात माझा संपूर्ण जीवन पट थरारक घटनांनी कसा तुडुंब भरलेला आहे फांदी फांदी वर हिरवे गुलाबी कचे पक्के फळांचे घोसच घोस लहडलेले असावे अश्या डेरे दार अवडुंबर वृक्षा सारख होत माझ जीवन अश्वत्थ सारख नवे अवदुंबरा सारख शब्द शहा शेकडो हजारो स्त्री पुरुष व्यक्ती रेखा या वृक्षा वृत्ती फेर धरून गेल्या किती फांद्या त्या वर ल्हड लेल्या घटनांचे किती किती अग्नी घोष माझ्या जीवन गाठेची वाट चाल अ ही तशीच सुखा सुखी आणि सरळ झालेली नाही अनेक प्रज्ञावंत ऋषी मुनींनी माझी ही जीवन गाथा स्वताहाला भावेल रुचेल तसल अंगड टोपड चडऊन मनसोक्त सजवली माडवली गेली सुमारे पाच हजार वर्ष अनेक कुडळत कूड छाडलीयेत माझा जीवन पाठावर मी आज ठरवलंय माझा खर्या अस्तित्व्हावर चढलेली भावुकतेनं नकळत चढवलेली हि सरव सरव पुठ निर्धार्यना शक्य तेव्हडी खरवडून कड्याची परखड भाषेत केवळ खर तेच

माझी गीता म्हणजे तर दुसर तिसर काय आहे कठीणात कठीण प्रश्न आणि सोप्यात सोपी रसाळू उत्तर नाय काय ती हजारो वर्ष मी सर्वांच्या च नानाविध प्रश्नांना नाना प्रकारची केवळच उत्तरच देत आलो ती पटली म्हणून तर तुम्ही मला अभिजात श्रेष्ठ तत्वज्ञ मानल एक अतुल दार्शनिक मानला तेठीकहीहे पण ह्या तत्वज्ञा चा अगदी सहज कोणाला हि न कळेल असा तुम्ही चक अवतारी ईश्वर करून टाकला त्या तत्वज्ञ पणा चा अधिकारी म्हणून मी आज एकच केवळ एकच प्रश्न विचारतोय अगदी सर्वांसाठी मिळेल काय मला ह्याचा समरपक प्रकारचा उत्तर आज तरी काय करून ठेवलय गेल्या हजारो वर्षात माझ्या जीवण चारित्र्याच सर्वानी माझ्या निश्चित भक्तांनी तसच कडव्या विऱोधकानी हि कुठून कुठवर आणून ठेवलाय मला भाबड्या भक्तांनी त्यांचा सोयीनं माझा देव केला तर विरोधकांनी कृष्ण कारस्थानी कपटी अशी नैडूक उपाधी मला देऊन हाथ झटकले मला कुटील कारस्थानी ठरवलं या साठीच माझ्या जीवनाच्या स्वच्छ नील वर्णी सरोवरावर हजारो वर्षो दाड दाटलेल सर्व शेवाळ आज माझ मला

केवळ माझ्याच आंतरिक समाधाना साठी म्हणूनच तुम्ही पिढ्यान पिढ्या वाचलेल तोंड पाठ केलेल पारंपरिक कोठी निष्ठ श्री कृष्ण चरित्र मी मुलीचं सांगणार नाही आज ह्याच क्षणी माझ जस घडल तस चरित्र सांगितल्या विना मुकच रहाणं हि माझा हातात नाही फार तर काय होईल एखादी नवीन घटना पूर्ण तह दूर राहील घटनांचा क्रम अ ही कुठ तरी मग पुढं होईल एखाद छोटास संदर्भ सामून निसटलं अ हि त्या मुल्ल खरोखरच फारसा काही बिगडत नाही आज याच क्षणी मी पहुडलो आहे तो सौराष्ट्रातील भालाकातीर्थ वरील एका फांद्याच फांद्या असलेल्या डेरेदार प्रचिन अश्वथ वृक्षाचा तळी

पुष्ट चार घोड्यांचा खरारा आज वर मी स्वताहाच करत आलो तो माझा मला सर्वात प्रिया असा नुसताच कर्मयोग नव्हता तो सहज असा प्रेमयोग हि हो घोडा या मला सर्वाधिक आवडणार्या गती श्रेष्ठ प्रणया वरचा त्यांचा खराव्या साठी लागणार्या काटेरी रान वेळी या रण्यात फिरून निवडून मी नुक त्याच गोळ्या केल्यात त्यांची काटेरी पुरचुंडी माझ्या पुष्कराज मंडीत आंखटी धारी उजव्या मुठीत घट्ट धरलेली है या पुष्कराज वर मस्तका वरच्या तळपत्या सूर्याची चिर तरुण किरणांच किरण उतरली माझ्या रक्तातील पेशी पेशींना ह्या किरणांचा ताट चिरापरिचय आहे दिवस ग्रेश्माचेयत या पर्ण संपन्न अश्वत्थ चा पर्णांची निरामय स्वर सुंदर सळसळ अरण्य भर पसरलेली आहे मला ती स्पष्ट आयकू हि येते ह्या वृक्षाचा बुंध्या शी सावली मी माझ मस्तक विसावत ठेवलाय माझा शतकोत्तर अचूकच सांगायचं तर एकशे एकोणीस वर्षांचा उंच उंच नेसर सावला देह आता हित शांत शांत विसावलाय किती अवध अवध पाहिला अनुभवल घडवल परतवल रुजवल माझ्या ह्या नील वर्णी देहान देहान त्यातील श्री म्हणून विश्वमान्य झालेल्या अमर तत्वांना वासुदेव मौज सर्वस्वी झालेल्या अजर तत्वांना माझा कंठात पांढर्या शुभ्र फुलांची मधेच हिरव्या कंच पानांनचे कला श्रीमंत गुच्छ गुंतलेली टवटवी वैजयंती माला विसावलेली है टपोर्या मोत्यांचे कौस्तुभ मणिधारीक कंठेच कंठे आणि किती तरीही सुवर्णीय अलंकार छाती वर स्पन्दरून रुळतायत त्या खाली फार दिवसांनी आज हैतू प्रहारणी अंगही धारण केलेल सोन वर्खाच लोह खवाच है माझा कंबरेच्या निळ्या शेल्यात नेहमी बांधलेल्या मी कित्येकदा प्राण देठा पासून फुंकलेला माझा प्रिय आणि सुलक्षणी पांढरा शुभ्र पांचजन्य शंख हि आता भूमी वर निवांत दोन्ही दंडात रुतलेली सुवर्णी बाहू भूषण धरून उतरणाऱ्या घामाच्या उष्ण उष्ण धारा माझा मला स्पष्ट जाणवतंय माझा झहल झ्हालीत पितांबरा वर अश्वथा ची पान चुकवून उतरलेले सूर्य किरणांचे काही चुकार कव्हर से आईस पाईस पसरलेले कटी भवती लपेटलेल्या निळो वर्णी तळं शेल्याला तळ रान गवताची काही धीट पट्टी सहज चिकटलीये अर्धवट मुडपलेल्या उजव्या गुडघ्यावर आडवा विसावता सोडलेला माझा पितांबर धारी डावा पाय मला स्पष्ट दिसतोय त्याचा गुलाबी ताल्वाही होय माझा अथक आणि उधंड भटकंती केलेल्या ह्या चक्रवर्ती तळव्यातच जाण नावाचा व्याधान नुकताच सोडलेला खोलवर रुतलेला एक सूची बाणही मला स्पष्ट दिसतोय ह्या तळव्यातून तापकनार्या आणि पीतांबऱ्या वरून खाली उतरलेला उष्ण उष्ण रक्ताचा स्पर्श हि माझा माला स्पष्ट

खरंच रख्त म्हणजे असत तरी काय तो असतो चैतन्यानं अखंड काळाला साक्षी ठेऊन दिलेला स्वन्स्कर शील ओंकार

अशा महान आत्म्याला साष्टांग वंदन करून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण आज शिक्षणाचे महत्व समजून घेउया विद्देविना गती गेली गती विना मती गेली मती विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्देने केले' माणसाचं जीवन हे दिव्यासारखं असत आणि त्या दिव्यातील पेटणाऱ्या वाती सारखी असते जर माणसाच्या दिव्यासारख्या जीवनात पेटलेली वात नसेल तर ते मानवी जीवन अन्नकार्म आहे विद्देचे महत्व सांगताना संत महात्मा सांगून गेले आहेत त्याच पैकी काहींचे बोल शब्द मी आज तुम्हाला सांगणार आहे जसे कि doctor बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे

समाजाला शिक्षणाचे महत्व सांगताना शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा देते म्हणजे शिक्षणात काही तरी विशेष असेलच ना हो शिक्षण आहेच विशेष कारण शिक्षणाच्या बळावर आज व्यक्ती काहीही करू शकतो

आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असत महिलांना तर फक्त चूल आणि मूल ह्या नियमात समाजाने बांधले होते एका विशिष्ट रेषेच्या बाहेर विचार करणे म्हणजे तेव्हाच्या काळात गुना समाजात जात असे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 आणि समाजाला एका मोठ्या दरीतून बाहेर काढतो तसेच या कलियुगाच्या समाजाला दरीतून बाहेर काढण्याचे काम क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांनी केले सर्व दूर शिक्षणाचा अंधकार पसरलेला असताना

आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयन्त केला, कि लोकहो एक वेळ उपाशी राहिलो तरी चालेल पण लेकराला शाळेत घाला थोर महात्म्यांनी शिक्षणाचे महत्व लोकांना, समाजाला पटवून देत देत आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्च केले शिक्षणाला माणसाचा तिसरा डोळा म्हटलं जात जेव्हा माणसाचा तिसरा डोळा उघडतो त्याला सर्व गोष्टींचं ज्ञान झालेलं असत तो प्रत्येक गोष्टीला अनुभवू शकतो त्याचप्रमाणे शिक्षण मनुष्याच्या बुद्धीला सत्याकडे, भावनेला, माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचे काम करतो. नेल्सन मंडेला यांनी सुद्धा शिक्षणाचे महत्व सांगताना आपले विचार मांडले, ते म्हणाले शिक्षण हे एक प्रभावी शस्त्र आहे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 एवढी ताकत शिक्षणात आहे शिक्षण हे त्या कुऱ्हाडीसारखे आहे जी कुऱ्हाड तुम्हाला जीवनाच्या जंगलातून प्रवास करताना उपयोगी पडेल आणि येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्यास मदत करेल जीव शास्त्राचे जनक महान अरब तु यांनी सुद्धा शिक्षणाचे महत्व सांगताना सांगितले कि शिक्षणाचे मूळ कडू असू शकतात पण त्यावर येणारे फळं हमेशा आणि नेहमीच गोड असतात शिक्षण माणसाला हुशार बनवतो आणि माणसातील क्षमतांना बाहेर काढण्यास मदत करते ज्या क्षमतांच्या बळावर संपूर्ण विश्वाला जिकंण्याची धमक ही ठेवतो अमेरिकेचे महान विचारक जॉन देवेन यांनी शिक्षणाचे महत्व स्पष्ट करताना सांगितले कि शिक्षण जीवनाची सुरुवात नसून शिक्षणच जीवन आहे याचा अर्थ असा कि जीवनात शिक्षण नसेल तर त्या जीवनाचा अर्थ कवडी मोल आहे आणि असे कवडी मोल जीवन निरर्थक ठरते शिक्षण घेण्यासाठी विशीष्ट वय असण्याची गरज नसते कि आत्ता तर शिक्षण घेऊ शकत नाही आत्ता तर वय झाले आहे तर मी आपल्याला सांगू इच्छितो कि माणूस हा मरेपर्यन्त एक विद्देर्थी च असतो म्हणजेच कोणत्याच व्यक्तीला शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नसते आणि नसले पाहिजे फक्त मनात शिकण्याची जिद्ध आणि स्वतःवर आत्मविश्वास असणे गरजेचे आहे शिक्षण म्हणजे फक्त वह्या, पुस्तकांची भूकंपट्टी करणे नाही तर त्या पुस्तकांचा आधार घेऊन चांगल्या आणि वाईट गोष्टी मधील फरक जाणून घेणे आहे भगवान गौतमबुद्ध ह्यांनी सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितले आहे कि दुसऱ्यांच्या दुःखात सहभाग सहभागी व्हायचे असेल तर ते शिकवण्या अं ते जे शिकवते तेच खरे शिक्षण होय मी परत सांगतो दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायात जे शिकवते तेच खरे शिक्षण होय शिक्षण मनुष्याला आतून आणि बाहेरून शिक्षित करण्याचे काम करत असते सोबतच माणसाला नम्र बनवण्याचे काम शिक्षणच करते आणि विद्या सुद्धा विद्या सुद्धा नम्र असलेल्या व्यक्तींवर शोभून दिसते म्हणून म्हणतात ना, विध्या विनयने शोभते जसे एखाद्या झाडाला अनेक फळ लागलेली असतात ते झाड कसे नम्र पणे खाली झुकलेले आपल्याला दिसते त्याचप्रमाणे विद्या माणसाला त्याच्या जीवनात नम्र बनवण्याचे कार्य करते म्हणून म्हणाले एक वेळ हे वाघीनेचे दूध पिऊन तर पहा मग अंगामध्ये कसे बिनबिनते तर लक्षात येईल एवढे बोलून मी आज तुम्हाला शिक्षणा बद्दलची माहिती पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र आत्ता आपण समजून घेऊया ज्ञानपीठ पुरस्कार आणि मराठी साहित्यक हे विजेते ज्ञानपीठ हा भारतीय साहित्य क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा पुरस्कार आहे आत्ता ह्या लेखात आपण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 हा पुरस्कार साहित्यिकांनी भारतीय साहित्य वृद्धीसाठी दिलेल्या इकून एकून योगदानाचा व त्याच्या विषेश साहित्य कृतीचा गौरव करण्यासाठी दिला जातो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 मराठी भाषेसाठी पहिला ज्ञानपिठ पुरस्कार एकोणीशे चौऱ्यात्तर साली वी. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीसाठी मिळाला होता तसेच या नंतर एकोणीशे सत्याऐशी मध्ये वि. वा. शिरवाडकर दोन हजार तीन मध्ये वि. दा. करंदीकर आणि दोन हजार चौदा भालचंद्र नेमाडे यांना मिळाला जाणून घेऊया वि. स. खांडेकर यांच्याबद्दल सन एकोणीशे चौऱ्यातर मध्ये विष्णू सखाराम खांडेकर यांना त्यांच्या ययाती या कादंबरी साठी ज्ञानपीठ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते मराठी भाषेला लाभलेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार होता खांडेकर यांची ययाती हि कादंबरी कुरुवंचातील राजा ययाती त्याच्या जीवनावर आधारित आहे या कादंबरीतून खांडेकरांनी मानवी जीवनातील विविध पैलूंनी भाषा केली आहे हि कादंबरी पौराणिक काळावर आधारित आहे पण काळ बदलला कि व कितीही पिढ्या सरल्या तरी हि माणसाची भोगवादी प्रवृत्ती तशीच रहाते हे या कादंबरीतून आपल्याला सांगण्यात आले आहे वासनांच्या अधीन झालेला राजा ययाती, अहंकारी देवयानी, संन्यासाच्या अतिरेखात बुडालेला यती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 विष्णु वामन शिरवाडकर यांच्या विशाखा या काव्य संग्रहासाठी मिळाला. कुसुमाग्रज अह कुसुमाग्रज ह्यांचा विशाखा हा सत्तावन्न कवितांचा काव्य संग्रह एकोणीशे एकेचाळीस मध्ये प्रकाशित झाला होता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 त्यानं त्यांनी दिलेली विविध नाटक, काव्यसंग्रह, अध्यापही चिरतरुण आहेत म्हणूनच कुसुमाग्रज ह्यांना मराठी साहित्यातील अमूल्य योगदानासाठी एकोणीशे सत्याऐशी मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते आत्ता आपण जाणून घेऊया विं. दा. करंदीकर ह्यांच्याबद्दल लेखक, कवी तसेच समीक्षक गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ वि. दा. करंदीकर ह्यांना सन दोन हजार तीन मध्ये त्यांच्या अष्टदोषनि या काव्यसंग्रहासाठी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

उत्तम कवी, कादंबरीकार तसेच समीक्षक म्हणून सत्यात असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच भालचंद्र वनाजी नेमाडे ह्यांना सन दोन हजार चौदा मध्ये हिंदु या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले दोन हजार दहा मध्ये प्रकाशित झालेल्या हिंदु जग अं जगण्याची समृद्ध अडगळ ह्या नियमानं अं नियमनाच्या पुस्तकातून त्यांच्यातील परखड लेखनशैली व स्पष्ट वख्तपणा दिसून येतो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 ह्यांचा सामावेश होतो महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे याबाबतीत थोडीशी माहिती देणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटन काय महाराष्ट्र राज्य हा राज्य इतर राज्यापेक्षा~ राज्यांपेक्षा मोठा आहे. एका बाजूला पर्वतांची नयनरम्य दृश्य दुसरीकडे सुंदर असा कोकण किनारा आहे. महाराष्ट्रात अनेक प्राचीन किल्ले, राजवाडे, लेणी, मंदिरे आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. त्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ, महाराष्ट्रातील मोठे पर्यटन स्थळ म्हणून मुंबई हे आहे. मुंबई हे महाराष्ट्र राज्याचे एक प्रमुख शहर आणि राजधानी आहे. पूर्वी याला बॉम्बे म्हणून ओळखले जायचे. मुंबई अनेक पर्यटन स्थाळा साठी ओळखली जाते त्यातीळ मुख्य गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल इत्यादी~ इत्यादी आहेत. मुंबई अरबी समुद्र शेजारी आहे. त्यामुळे तेथे समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करता येते. बांद्रा इथे बहुतेक सगळे bollywoods, bollywood stars लोक राहतात. मुंबई येथे खाद्य संस्कृती म्हणजे Street food वडापाव, पावभाजी, पाणीपुरी इत्यादी चविष्ट असतात. त्याच्या नंतर पुणेही महाराष्ट्रातील मोठे पर्यटन स्थळ आहे.

त्यानंतर सारस बाग, हे पुण्यात स्वारगेट जवळ आहे. इथला गणपती हा तळ्यातला गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर खडकवासला हे

यांनी हा राजवाडा बांधला. त्यानंतर सिंहगड किल्ला, सिंहगड किल्ला पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा हा सिंहगड किल्ला आहे. त्यानंतर लोणावळा, लोणावळा हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. येथे अनेक धबधबे, तलाव, टेकड्या असे प्रसिद्ध आहे. इथली चिक्की खूप प्रसिद्ध आहे. इथे takers साठी उत्तम आहे. त्यानंतर अलिबाग, अलिबाग हे महाराष्ट्राच्या कोकण भागात वसलेले आहे, याला mini गोवा असेही म्हणतात. वर्षभर इथे पर्यटकाने गजबजलेले असते. हे मुंबई पासून एकशे दहा kilometer अंतरावर वसलेले आहे. इथले वालुकामय किनारे, स्वच्छ हवा, किल्ले, मंदिरे आहेत. त्यानंतर महाबळॆश्वर हे महाराष्ट्र राज्यातील पश्चिम भागातील डोंगरी शहर आहे, इथे strawbery भरपूर प्रमाणात उपलब्द्ध असते. येथील दऱ्या, तलाव ecopoint इत्यादी भरपूर ठिकाणी बघण्यासारखे आहे. त्यानंतर नाशिक, नाशिक हे महाराष्ट्राचे धार्मिक शहर आहे इथे दर बारा वर्षांनी कुंभ मेळ्याचे आयोजन करतात, हे नाशिक शहर गोदावरीच्या काठावर वसलेले आहे. इथे हिंदू पौराणिक कथांचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये द्राक्ष बागा, अनेक आहेत, अनेक मंदिरे, किल्ले येथे बघण्यासारखे आहे. नंतर औरंगाबाद, अजिंठा वेरूळ हे महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद शहराजवळ अजिंठा एलोरा लेणी प्राचीन दगडी लेण्यांपैकी एक आहे. सुंदर शिल्पी चित्रे आणि भित्ती क्षेत्राने सजलेली अजिंठा आणि एलोरा लेणी बौद्ध, जैन आणि हिंदू मुर्त्यांचे एकत्रीकरण आहे. त्यानंतर भंडारदारा, हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे. इथे जे भंडारदरा जे धरण आहे ते गौरा नदीवर समुद्र सपाटीपासून एकशे पन्नास meter उंचीवर आहे. हे धरण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर व भंडारदारा गावात आहे. भंडारदारा इथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. इथे अनेक धब धबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, असे सौंदर्य आहे. सिंधुदुर्ग किल्ला - सिंधुदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे. आणि मालवण तालुक्यात हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. हा सिंधुदुर्ग -जलदुर्ग आरबी समुद्रात बांधलेला आहे. पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. आंबोली हे सावंतवाडी तालुक्यातील पावसाळ्यातील प्रेक्षणीय स्थळ आहे. इथे जाण्यासाठी कोल्हापूर किंवा सावंतवाडी या मार्गाने जात येते. सावंतवाडी राजवाडा, हा राजवाडा सावंतवाडी तालुक्यातील एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाते राजवाड्याची बांधणे खेम सावंत भोसले संस्थानानी केली आहे. त्यानंतर अं येत महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ महा~ महाराष्ट्रातील अं अष्टविनायकांपेकी एक पर्यटन स्थळ म्हणून आहे.

हे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले आहे. गावाऱ्यातली मयूरेश्वराची मूर्ती बैठी डाव्या सोंडीची आणि अत्यंत आकर्षक आहे. अष्टविनायक

तिसरा गणपती आहे सिध्दटेक, हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. सिद्धिविनायकाची मूर्ती स्वभू आहे ती मूर्ती उजव्या सोंडीची आहे. चवथा गणपती म्हणजे शिरूळ तालुक्यातील अहमदनगर राज्य महामार्गावर आहे. या~ याला महागणपती असे म्हणतात. हे स्वयंभू स्थान आहे. हा रांजणगाव येथे आहे. हा गणपती उजव्या सोंडयाचा आहे. पाचवा गणपती विघ्नहर ओझर या गावी हा गणपती आहे. ही~ हि मूर्ती डाव्या सोंडीची आहे. सहावा गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मक हा एकमेव गणपती घोषित आहे. सातवा गणपती महड चा विना वरदविनायक हा गणपती स्वयंभू असून त्याला मठ असेही म्हणतात. आठवा गणपती बल्लाळेश्वर पालीचा रायगडमधील सुधागढ तालुक्यात आहे. असेही महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे खूप सुंदर असे आहे. तसेच ताडोबा, ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान म्हणून प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात सौरक्षित, सौरक्षित व्याग्रा प्रक~ प्रकल्पापैकी आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात वाघांची संख्या अधिक आहे. ते पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. ते चंद्रपूर जिल्ह्यात आहे. या परिसरात दुर्मिळ वनस्पती, जीवजंतू आढळतात. कोल्हापूर हेच एक प्रसिद्ध ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून आहे. कोल्हापूर हे पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. देवी महालक्ष्मीने मारलेल्या राक्षसाच्या पौराणिक कथेवरून कोल्हापूर हे नाव पडले. हे महालक्ष्मी मंदिर खूप प्रसिद्ध आहे. इथे कोल्हापुरात नवीन राजवाडा, पंचगंगा घाट, राजारामपुरी, अ~ए~मांढरे चित्रदालन, शिवाजी विद्यापीठ, कुस्त्यांचे मैदान, ज्योतिबा तीर्थक्षेत्र किल्ले पन्हाळा, कन्हेरी मठ, श्री क्षेत्र नरसिंहवाडी, गगनबावडा इथले रामलिंग असे पर्यटनांसाठी पाहण्यासारखे आहे. तर असे ही, महाराष्ट्रातील खूप सुंदर पाचगणी आहे, पाचगणी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख hill station आहे. तेरा point चवतीस meter उंचीवर आहे. हे सर्वात थंड हवेचे ठिकाण आहे.

आणि धामधडाच्या आवाज येईल सुंदर दृश्य पाहायला मिळते.

हा ठीकआहे ना retail म्हणजे काय किरकोळ विक्री तेव्हा होते जेव्हा एखादा व्यवसाय एखादा व्यक्तीगत ग्राहकाला त्याच्या स्वतःच्या वापरासाठी उत्पादन किंवा सेवा विकतो व्यवहार स्वतःचा विविध विक्री chayna l द्वारे होऊ शिकतो जसे कि online बीट आणि मोटार storefront मध्ये थेट विक्री द्वारे किंवा थेट news द्वारे विक्रीचा पेहेलू जो किरकोळ पेहेलू म्हणून पात्र ठरतो मध्ये तो म्हणजे अंतिम वापरकरता हा खरीददार असतो

कपडे शुज आणि प्रसाधन सामग्री या सारख्या गोष्टी अन्न मास चीज उत्पादन आणि भाजलेलेपदार्थ या सारख्या गोष्टी कला ललितकला तसेच पुस्तके आणि वाद्य यासारखे गोष्टी त्याश्रेण्यांमध्ये तुम्हाला विविध प्रकार ची दुकाने देखील मिळतात काही सर्वात सामान्य प्रकारामध्ये समाविष्ट आहे department store गाहकांसाठी एकाच छताखाली विविध उत्पादने खरेदी करण्यासाठी सर्वात जुने आणि अनेकदा सर्वात मोठे ठिकाण लक्ष आणि मेसि हि उदाहरणे आहेत discount store department store जे सवलतीच्या वस्तू आणि किंमतीचे brand stock करतात walmart आणि kmart हि उदाहरणे आहेत retailer online किरकोळ विक्रेते जे इंटरनेट द्वारे विक्री करतात आणि उत्पादने तुमच्या दारापर्यत पोहचवतात त्यांच्या कडे सामान्य बहुतेक stoer नसतात amazon आणि gets way हि उदाहरणे आहेत किरकोळ विकत ज्या मुळे ज्यांना उत्पादनाची किंमत एक आहे ती उपविक्रेत्यांना दोन मध्ये विकली जाऊ शिकते घाऊक विक्रेते ते दोन ला विकत घेतात आणि नंतर किरकोळ विक्रत्याना

बाजार विश्लेषण बाजाराचा आकार बाजारातील टप्पा बाजारातील धर्मात्मक कथा बाजारातील आकषण बाजाराचा ग्राहक विशलेषण बाजार विभाजन लोकसंख्या शास्त्रीय भोगोलिक आणि मनोवैज्ञानिक profile मूल्य आणि दुष्टीकोण खरेदीच्या सवयी रान प्राधान्य गरजा आणि ईच्छ्या याचे विशलेषण media सवयी

व्यापार संबंध प्रतिष्टी स्तिथी मागील कामगिरी स्पर्धा विशलेषण पर्यायाची उपलब्धता स्पर्धकाची ताकत आणि कमकुवक्ता